लोकं शेतीमध्ये सौर ऊर्जा लावतात आणि त्या सौर ऊर्जाच्या माध्यमातून--

दहा फ्लोअर ची इमारत आहे आणि या इमारत मध्ये--

ईमारत आहे ह्या क्रीडा संकुल इमारतीमध्ये --

सुधरवतात आणि त्या इलेक्ट्रिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना--

बॅनर लागलेले आहेत पोस्टर लागलेले आहेत आणि त्या पोस्टर मध्ये--

भिंती आहेत आणि भिंतीला लागून मोठ मो--

एक घराचा मुखिया असतो आणि त्या मुखियाला अ--

लावलेलं आहे जेणेकरून घर चांगलं स्वच्छ सुंदर दिसतो.

सामोरं अंगण आहे आणि ह्या अंगणामध्ये--

आह पाय पडायला येतात दर्शन करायला येतात आपली वर--

वरसा वरसांची मनोकामना पूर्ण करतात.

हि एक बिल्डींग आहे आणि हि बिल्डींग --

नागझिरा म्हणून गेटवर लिहिलेलं आहे आणि ह्या गेटला --

एक टू व्हीलर उभी आहे आणि टू व्हीलरच्या --

बसतात आपला प्रवास करतात आणि फिरायला जातात.

हा खुर्च्या लागलेल्या आहेत आणि त्या खुर्च्यांमध्ये लोकं बसलेले आहेत आणि एका--

पिल्लर लागलेले आहेत आणि आजूबाजूला नारळाचे झाड आहेत.

हा एक मॉल आहे ह्या मॉल मध्ये इलेक्ट्रिक सामान आहे आणि ह्या इलेक्ट्रिक सामानामध्ये--

चांगले दिसतात आणि कपडे चांगले चांगले दिस तात आणि--

त्यात आणि ते लोकं त्यांना घेत असतात.

ही तरी विविध प्रकारची इथं कपडे--

नदीला एक पूल आहे आणि पुलावरून मस्त--

भिंत आहे आणि भिंतच्या बाजूला --

खूप मोठासा उजेड दिसत आहे आणि त्या उजेडामध्ये एक--